वरती एक पंखा पण चालू आहे आणि लाईट पाईट पण मला लई सगळी दिसतीयं.

हे कॉलेज लई मोठी दिसतीयं त्याच्या आतलं खूप सारे झाडं दिसतायं आणि त्याचं गेट मला दिसतोयं इथुन.

हे मला एक हाडांचा स्टॅचू दिसतोय आणि माग काहीतरी मला मंदिर दिसतंय.

या चित्रामध्ये मला एक माळी दिसतोयं तो लई सगळे फुलं विकायला आलायं.

या मला एक बँक चा एटीएम चा फोटो दिसतोयं.

आणि इथं चालायसाठी लई ग्रीनरी ठेवली आहे. दोन कचऱ्याचे डब्बे ठेवले आहेत.

अलग-अलग ब्रांच चे फ्रिज वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन घरघंटी आणि लईच सगळं दिसतंय या इलेक्ट्रॉनिक्स दुकानमध्ये.

आणि त्याच्यात घास उगवलेली आहे त्याचा फोटो मला काहीतरी दिसतंय त्याच्यात लाईट चालू आहे तिथं काहीतरी काम चालू आहे.

पिंक आणि यल्लो कलर चा डेकोरेशन केलंय पूर्ण.

इथं लई सगळ्या प्लांट लावले आहे. वरती मला अलग टाईप ची लाइटा पण दिसतीयं.

इथं पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पडतंय पेमेंटसाठी तिथं लई मोठा क्यू_आर कोड पण लावलायं.

त्यांनी त्यांचं टॅटू चं ऍडवटाइजमेंट करायसाठी त्यांनी टॅटू लावला आहे.

राजवेंद्र भट्टा करून चहाची किटली पण लावलेली आहे.

त्याच्यात लई छोटे छोटे फुलं पण आहे आणि तिथं एक मला गाडी पण दिसतिये.

चार बेड दिसतायं आणि चारी बेड साठी मला अलग अलग पडदे लावलेले दिसतायतं.

इथं वेटर राह बघतोय आणि पुढे वेदर लई खराब दिसतोयं पाऊस पडणार आहे असं दिसतोयं आणि तिथं मला लई सगळे टेबल दिसतात.

इथे मला एक काय डेअरी चा फोटो दिसतोय. तिथं आईस्क्रीम आणि नमकीन विकतोयं तो.

मला एक मेट्रो स्टेशन चा फोटो दिसतोयं. त्याच्या नंबर हा गेट नंबर वन आहे.